पुराणी इमारत होती इथे आणि व हिरवे हिरवे घास आहे हिरवे हिरवे मोठे मोठे झाडाप दिसते.

आणि खूप मोठा आहे. लाइट पण लगावलेले आहे.

रंगाचे आणि केसरी रंगाचे जी वात आहे रंग खुप छान आहे आणि मन फुलं लगावलेले आहे.

आणि खुप मोठा मैदान आहे मैदानवर खूप हिरवा-हिरवा घास आहे आणि खुप सुंदर वातावरण आहे आणि इक लय--

आणि ही लाल कलर ची मंदिर आहे आणि खूप शांत वातावरण आहे. मला अ वातावरण शांत खूप आवडते.

हे बांदकाम चालू दिसते आणि खूप मोट्टे पुरुष इथे बसलेले दिसते आणि खूप मेहनत करतो.

आणि एक पुरुष इथे एक उभारलेला आहे आणि फोटो किचत आहे माहोल खूप छान आहे आणि खूप लोग मेहनत करतो.

रसायन्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नावाच्या आणि एम.बी.ए. बी.बी.ए. पॉलिटेक्निक --